व तिथे आजूबाजूला झाड आहे किल्ल्याच्या एका साईडला सरळ रस्ता दिसत आहे बाजूला हिरवी हिरवी झाडं व आकाश असं निर्मळ दिसत आहे.

खूप मोठा असा स्टेज बनवलेला आहे काहीतरी फंक्शन सा --

पुढे पत्रांचं दिसत आहे मागे अ ऑरेंज कलर फिकट ऑरेंज कलर लावून लावलेला आहे बिल्डिंग ला तो पुढेही व्हाईट कलर ची फरशी लावलेली आहेत.

व लाईट लावलेले आहे खंबे उभे आहेत.